या चित्रामध्ये वाढदिवसाचे डेकोरेशन केलेले दिसत आहे वेगवेगळ्या प्रकारचे असे अ फुगे असे वेगवेगळ्या प्रकारचे फुगे दिसत असून --

या चित्रामध्ये भारती विद्यापीठ युनिव्हर्सिटी हां च्या नावाने एक बो बोर्ड दिसत आहे.

तसेच या युनियन बँके चे ए_टी_एम दिसत आहे या ए_टी_एम च्या अं ए_टी_एम ला छानशी सजावट करण्यात आलेली आहे तसेच या ए_टी_एम च्या बाजूला एक काळासा एक पुरुष व एक महिला या चित्रामध्ये दिसत --

एक बादली दिसत आहे एक सायकल दिसत आहे.

तसेच झेंडूची फुलेही मोठ्या प्रमाणात दिसत आहे. पिवळ्या रंगाची दिसत आहेत. तसेच एक कापड ही दिसत आहे.